आता या british अधिपत्याखालील भारतात एक होते commissioner. म्हणजे त्याले केंद्र शासित प्रदेश म्हणे. अन तिसरा भाग होता. संस्थानिक. का होते? संस्थानिक. म्हणजे british अधिपत्याखालील भारतात, हे british अधिपत्याखालील भारतात राज्य होते. ठीकेय? आणिक केंद्र शासित प्रदेश होते त्याले commissioner म्हणे. म्हणजे तीन dividation करू आपण. म्हणजे british अधिपत्याखालील भारतात घटक राज्य आले आणि commissioner आले. संस्थानिक हा वेगळा प्रांत होता. Election कुठं होईन? कॅबिनेट मिशन म्हणजे का भारतीय राज्य ठीकेय? ठीकेय? भारताची राज्य घटना भारतीय लोकांनी तयार करावी. त्या राज्य घटना बनवण्यासाठी जी समिती अस्तित्वात येईन, त्याच्यासाठी जे लोकं येईन. जे अप्रत्यक्षरीत्या निवडून यिन. अन राज्य घटना समिती भारताची तीनशे एकोणनव्वद जागाची राईन. त्याच्यासाठी election british अधिपत्याखाली भारतात होईन. संस्थानिक संस्था निकांमधून येणारे माणसं तो संस्थानिक पाठवन. मंग ते संस्थानिकांचा जो राजा होता. त्या संस्थानाचा, त्यानं आपले member पाठवले, पार्लिमेंटरी कमिटीवर. ह हे आपल्या राज्य घटना समितीवर. त आता भा भारत एवढा मोठा होता. त तो म्हणे का भारताचं ठीकेय? भारताची संविधान सभाय, हे तीनशे एकोणनव्वद जागाची राईन. त्यासाठी अप्रत्यक्षरीत्या मतदान व्हीन. सर्वसामान्य लोकाईले मतदान करायचा अधिकार नव्हता. मंग sir हे जे british अधिपत्याखाली भारत होता. ठीकेय? ठीकेय? केंद्र शासित प्रदेश म्हणजे तेव्हाचे commissioner म्हणे अन घटक राज्य होते अकरा. या घटक राज्यात विधान सभा होत्या. ह्या विधान सभाईच्या लोकाईले,

भारतातल्या केली, foreign च्या केली. का संविधान सभा सार्वभौम नव्हती. सार्वभौम नव्हती म्हणजे भारताच्या राज्य घटना समितीमध्ये ठीकेय? सर्व जाती-धर्माचं प्रतिनिधित्व नव्हतं. कोण म्हणजे नव्हतं? सर्व जाती-धर्मच प्रतिनिधित्व होतं. शीख, ख्रिश्चन, ठीकेय? हिंदू, मुस्लिम, मुस्लिम लीगच्या सदस्यापासून त ख्रिश्चन, शीख, ठीकेय? हिंदू, सर्व जाती-धर्माच्या लोकाईचं प्रतिनिधित्व होतं. Even अस्पृश्यानाही प्रतिनिधित्व होतं. त्याईचेही member आले होते. संस्थानिकायचेहि आले होते. फक्त अमेरिकेनं टीका अशी केली, का भारता अन भारतीय लोकांनी टीका केली, का संविधान सभेत भारताच्या ठीकेय? राज्य घटना समितीत direct, लोकायन मतदान करून सदस्य पाठवले नाई. म्हणून आमचा या संविधानावर विश्वास राहणार नाई. अशी लोकांनी टीका केली होती. पण असं नव्हतं. कारण तेव्हा एवढ्या मोठ्या लोकांयन मतदान करून, ठीकेय? तिथं member पाठवणं अयोग्य ठरलं असत. कारण तिथं थोडेशे हुशार लोकं पायजे होते. कोणीही उभं राहील असत, अन कोणीही गेलं असत. ठीकेय? त एक चांगली गोष्टय. ज्या लोकाईनं टीका केली, त्यायचं त्यायचं वैयक्तिक मत असू शकते ते. ठीकेय? मंग तीनशे एकोणनव्वद जगासाठी अप्रत्यक्ष election झालं. पण election फक्त british अधिपत्याखाली भारतात झालं. संस्थानिकांत झालं नाई, त्याईनं आपले माणसं स्वतः पाठवून दिले. ठीकेय? काय म्हणते? कॅबिनेट मिशन म्हणते का भारतच संविधान हे भारतीय लोकांनी तयार करावं. भारतच संविधान निर्माण करण्यासाठी तीनशे एकोणनव्वद जागासाठी election घेण्यात यील. ठीकेय? आणि ते election अप्रत्यक्षरीत्या राहील. भारताचं संविधान, भारताची राज्य घटना हि तीन भागात तयार करण्यात येईल. तीन भागात तयार करण्यात येईल. भारताची राज्य घटना हि तीन भागात तयार करण्यात यील. एक वायव्य सरहद प्रांत, म्हणजे आताचा पाकिस्तान. तेव्हा नव्हता पाकिस्तान.

याले ईशान्य भारत म्हणे. काय म्हणे? ईशान्य भारत. पहा तो काय म्हणू रायीला. कॅबिनेट मिशन म्हणते का भारताची राज्य घटना भारतीय लोकांनी तयार करावी, त्यासाठी अप्रत्यक्षरित्या मतदान करण्यात यील. तीनशे एकोणनव्वद जागाची, संविधान सभा, राज्य घटना समिती अस्तित्वात येईल. भारताची राज्य घटना हि तीन भागात तयार करण्यात यील. वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत. वायव्य

तांदूळ टाकून राहिला, एकाच यांच्यात cocktail एकच कर ना. तो म्हणते का, तीन राज्य घटना तयार होईन पहिले. वायव्य सरहद प्रांताची वेगळी. मध्य भारताची वेगळी. अन ईशान्य भारताची वेगळी. तीन वरून एक राज्य घटना तयार करण्यात यिन. अन कॅबिनेट मिशन म्हणते का भारत एकसंघ राज्य निर्माण होईन. ठीकेय? कॅबिनेट मिशन, म्हणते का भारत हे एकसंघ राज्य निर्माण होईल. ठीकेय? भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाई. पण जेव्हा कॅबिनेट मिशन म्हणलं, ठीकेय? UPSC ल प्रश्न आला होता. खालीलपैकी कोणत्या समितीने ठीकेय? पाकिस्तान देणे शक्य नाई हे स्पष्टपणं सांगितलं होत. कॅबिनेट मिशन म्हणे का भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाई. अन भारतातून पाकिस्तान देणे शक्य नाई म्हणल्यावर, जिनाच फुसफुस काम झालं. ठीकेय? जिना असा फुसफुस करायला लागला. च्यामाईनी ठीकेय डुकऱ्या म्हणे. अन राष्ट्रीय काँग्रेसन ठीकेय? कॅबिनेट मिशनन केलेल्या शिफारसीला लगेच accept केल्या. कारण त्याईनं संविधान बनवण्याची तरतूद केली होती. त्यानं संविधान सभेसाठी election ची तरतूद केली होती. अन तुमचं संविधान तुम्ही बनवण्याचे power दिली होती. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसन किती, वेळा आपुन नाई म्हणायचं आपण हे offer देऊनच राहिल. ते म्हणते जिउन घ्या, जिउन घ्या, जिउन घ्या. पण तुम्ही भूक लागून म्हणता का जेवत नाई. म्हणून मंग राष्ट्रीय काँग्रेसन निर्णय घेतला. खड्ड्यात गेला ठीकेय? मुस्लिम लीगले आवडो का नाई आवडो, ठीकेय? आपण मात्र, आपण मात्र आपल्याला म्हणते हे का तुमची संविधान तुम्ही बनवा. त लगेच राष्ट्रीय काँग्रेसन हो म्हणलं. का आम्ही संविधान बनवायले तयार ए. कोणी येऊ का ना येऊ. पण पाकिस्तान देणे शक्य नाई. यात फक्त या, फक्त या basis वर जिनाने कॅबिनेट मिशनले लाथ मारली. म्हणे. मंग जिनाच खतरनाक माणूस. जिना म्हणते का तुम्ही पाकिस्तानचा कुठेही उल्लेख केला नाई. पाकिस्तान देणे शक्य नाई. ते म्हणता, म्हणून आम्ही ठीकेय? म्हणून आम्ही ठीकेय? याले मानत नाई. आम्हाल नाई पायजेल. तरी मुस्लिम लीगन election मधी भाग घेतला नव्हता. त्याईले खड्ड्यात कशाले भाग घ्यायल पाईजे होता. मी काय म्हणतो, तुम्हाले पाकिस्तान पाहिजे होता. त मंग कायले खड्यात election मधी भाग घेतला. यायिन election मधी भाग घेतला. आता भारतात इथेही भारतात हैद्रबाद संस्थान, तिथं म्हैसूर संस्थान, ठीकेय? संस्थान होते. इथं जुनागड संस्थान, इथं सौराष्ट संस्थान, लय संस्थान होते. ठीकेय? इथं वराड संस्थान ठीकेय? सहाशे संस्थान. छटाक-छटाक-छटाक संस्थानं. जर हे विलीन केले नसते न वल्लभभाई पटेल यांनी भाऊ त तुम्हाले सांगतो भारतात सहाशे देश असते. इंग्रज चोट्टे एवढे खतरनाक, समोर पायनाराचे च ए आपण. लय भारी होते.

जेव्हा british यच अधिपत्य होत त दोन main-main भाग होते. british अधिपत्याखाली भारत आणि संस्थान. त british अधिपत्याखाली भारतातच संविधान सभेचं election झालं. संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी पाठवून दिले direct. मंग british अधिपत्याखाली भारतात घटक राज्य होते अन केंद्रशासित. जे चार केंद्र शासित प्रदेश होते. तिथं होते इंग्रजायन नेमलेले commisioner. तिथं त मतदानच नाई झालं. तिथं direct लोकं पाठवले. ठीकेय? म्हणून, ठीकेय? कॅबिनेट मिशनन काय सांगितलं. पहा आता. कॅबिनेट मिशनच्या शिफारसी इचारू शकते. खालीलपैकी कॅबिनेट मिशनने केलेल्या शिफारसी या बाबत योग्य विधान कोणते? असा प्रश्न यिन.

जो british अधिपत्याखालील भारताये तिथे अप्रत्यक्ष तिथून अप्रत्यक्षरीत्या संविधान सभेवर सदस्य निवडून दिला जाईल. पण संस्थानिकां संस्थानिकातील, ठीकेय? संविधान सभेतील सदस्य हे संस्थानिकांनी पाठवावे. भारत एक संघ राज्य निर्माण करण्यात येईल. त्याच्यामुळे पाकिस्तान द्याचा विषय आला नाई. आणि,

एक राज्य घटना तयार करण्यात येईल. ठीकेय? राज्य घटना लागू होतपर्यंत भारतात हंगामी सरकार अस्तित्वात येईल. काय म्हणते? मंग हंगामी सरकार अस्तित्वात यील. मंग कॅबिनेट मिशनन एवढ्या शिफारसी केल्या होत्या. ठीकेय? हे पहा भारतीय राज्य घटना हि वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत अशा तीन भागात वेगवेगळ्या तयार करण्यात यिन. अन त्यावरून एक राज्य घटना तयार करण्यात यिन. राज्य घटना लागू होत पर्यंत भारतात हंगामी सरकार अस्तित्वात राहील. तीनशे एकोणनव्वद जागासाठी अप्रत्यक्षरीत्या निवडणूक घेण्यात येईल. निवडणूक मात्र british अधिपत्याखाली भारतातचं झाली. संस्थानिकांचे तिथं election झालं नाई. ठीकेय? मंग आता लक्ष द्या. ठीकेय? मंग आला, माऊंटबॅटन, ठीकेय? अन माऊंटबॅटन, तुम्हाल सांगतो ह्या बापूसाहेब आला कसा. भारताची फायनी झाली कशी. ह्या बापूसाहेब पहा काय म्हणती. माऊंटबॅटन. ठीकेय? आता भारताची फायनी, ठीकेय? भारताची फायनी करायसाठी तीन लोकं आहे म्हणते. आता TV वर video वैगेरे ठीकेय? आपल्याला message येताय ते, जिना, ठीकेय? नेहेरु, अन माऊंटबॅटन. अन त्याच्यात ते काय आपल्याले video हाये, माऊंटबॅटन ची बायको-मायको मार सांगते ते गुलाबाचं फुल कोणाले आवडत होत. मार इकडं video त सांगते. हाय का नाई? त आता कोणालेही आवडो. पण मात्र, ठीकेय? भारताच राज्य घटना अस्तित्वात आली. अस्तित्वात भारताची राज्य घटना याच्या पहिले, हे आलं. राज्य घटना अस्तित्वात याच्या पहिले. इंग्रजायन आपलयाल सांगितलं व्हतं. ठीकेय? कोण म्हणे? कलमेण्ट ऍटली म्हणे मजूर पक्षाचा, आम्ही जुलै एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत तुम्हाले स्वातंत्र्य देऊ. जुलै एकोणीशे अट्ठेचाळीस पर्यंत. त मंग इकडं कॅबिनेट मिशनन

खड्ड्यात निवडणुकीत भाग. निवडणूक त लढवल्या. निवडून आले. आम्हाल म्हणे संविधान सभेत भाग नाई घ्याचा म्हणे. ठीकेय? आम्ही बहिष्कार टाकतो म्हणे संविधान सभेवर. संविधान सभेत त्याईनं भाग घेतला नाई. तरी हंगामी सरकारमध्ये त्याईले काम ठीकेय? त्याईले आपण घेतलं. ठीकेय? लियाकत अलीले आपण भारताचा पाहिलं अर्थ मंत्री बनवलं हंगामी सरकार मधी. त तो सह्या सह्यावर check नाई करी. ठीकेय? त्याले म्हणो अरे बा आपल्याले ठीकेय? राज्य घटना बनवण्यासाठी कागद आण्याचे हाय. ते check वर सही, कर. तुह्या सहीशिवाय पैशे नाई निघत तिथून. खड्ड्यात गेलं काम मल नाई करायचेत सही. आम्हाल पाकिस्तान पाहिजे. आबे पण डोमड्या तुले पाकिस्तान पाहिजे त इंग्रजायले मांग. इथं संविधान सभेवर कायले बोकार-बाकार होऊन राहिला. संविधान सभेत हंगामी सरकार तयार केलं. Election झालं. हंगामी सरकार अस्तित्वात आलं. त्याले आपण ठीकेय? त्याले आपण कारण ठीकेय? कॅबिनेट मिशन म्हणे तुमचं हंगामी सरकार आम्ही इथून जात पर्यंत तुमचं हंगामी सरकार भारतावर राज्य पाहिल. त्याले अर्थ मंत्री बनवलं. तो check वर सह्याच नाई करे. येऊन-जाऊन घोडं आपलं लटकून दे. दे आपलं काम लटकून. आता शेवटी आपलं काम लटकून दिल्यावर मंग आपण म्हणार नाई की त्याले, का रे चोरा का लावलं तून सत्यानाश. रायशीन त ह्राय. सुध्या मतीनं काम करायचं असन नाई त जाय तिकडं. फेक राजीनामा. त्यानं राजीनामा फेकून मारला. ठीकेय? कारण आपल्याल त पटत नाई. येऊन-जाऊन, येऊन-जाऊन घोड लटकून देतो. आपलं लेणं नाई अन देणं नाई. आगाऊ, सत्यानाश. त मंग त्यानं का नाई ठीकेय? राजीनामा. ठीकेय? राजीनामा देला. दे राजीनामा देतो त दे. कोणाल सांगू राहिला इथं. संविधान सभेवर त्यानं राजीनामा फेकला. अन मंग भारताले स्वातंत्र्य द्याचं ठरवलं होत. भारताले, स्वातंत्र्य कसं द्याच याच्यासाठी शेवटला viceroy पाठवला. ज्याले कवडीचं बी भारताचं knowledge नव्हतं. ज्याले शेणाले बूड माहित नव्हतं, त्या चोट्याले भारतात भारताले, स्वातंत्र्य कोण्या, पद्धतीनं द्याच त्याच्यासाठी ह्या चोरायले पाठवलं. आता two nation theory जी आहे ती त्यानं सांगितली. त्याच्यात सावरकर होते. जे हिंदूंचा, राष्ट्र झाला पाईजे असं सांगत होते. म्हणजे मुस्लिमायचं indirectly वेगळं राष्ट्र असावं असं त्यायन सांगितलं. त्याईच्या पुस्तकात लिहिलाय. त्याच्यानंतर, क्षमाप्रसाद मुखर्जी होते. पश्चिम बंगाल मधले नेते होते. आता तिथं बंगालची फायनी केली होती एकोणीशे पाच ले. कोणं? आबे कोणं केली होती माहितीये का? इंग्रजायन केली होती lord कर्झेन न. जर आताचा जर बांगलादेश तुम्ही पहिला. हे पा आताचा, जर बांगलादेश पहिला लेकहो, हे पहा इथं बांग्लादेश हाये. त इथं हे एवढं मोठं बंगाल प्रांत होत. आताचा पश्चिम बंगाल अन आताचा बांगलादेश. इथं मुस्लिम भाग होता ह्या वाला. ठीकेय? लक्ष द्या. ठीकेय? ह्या वाला मुस्लिम भाग होता. अन ह्या जो भाग हाये, बंगालचा जो आता पश्चिम बंगाल म्हणून हाये ह्या हिंदू होता, आणि तिथंचे नेते होते क्षमाप्रसाद मुखर्जी. अन त्याईले वाटत होत, का जर अखंड भारत राहिला. त भविष्यात, ठीकेय? बंगाल राज्य आलं त मले पंतप्रधान होता येणार नाई. हे मुख्यमंत्री होता येणार नाई. अन मुस्लिम लीग मले support करणार नाई. कारण मी हिंदूंचा नेताय. त्याईचे letter ए इंग्रज सरकारले पाठवलेले. का भारतात हे बंगाल ठीकेय? बंगालमधले मुस्लिम ठेऊ नका हे पाकिस्तानात द्या. त त्याईची भरभरून इच्छा होती. इथं मौलाना अबुल कलाम आझाद एक असा नेता होता का त्याले भारत, अखंड राहिलेला पायजे. अन आताचा पाकिस्तान आताचा बांगलादेश एवढा मोठा भारत राहिला असता. मौलाना अबुल कलाम आझाद. त्याच्यानंतर खान अब्दुल गफार खान होता. माणूस पेशावरचा. पण जिगर,

अरे भाऊ पाकिस्तान वेगळे झाला तरी भारतातले मुसलमान फार कमी गेले पाकिस्तानात. पण तिथून हिंदूंचे लोंढेच्या लोंढे आले. ठीकेय? पुरे पंधराशे-पंधराशे एकर जमीन ठेवून आले.

इथं क्षमाप्रसाद मुखर्जी म्हणे का या ठीकेय? जो पूर्व बंगाल आहे. जो आताचा बांगलादेश ज्याले म्हणते त्याले पूर्व बंगाल. हे आमच्या यांच्यात ठेऊ नका. त्यायन हि two nation theory सांगितली. ठीकेय? त दोन देश, निर्माण व्हायला पायजेल. अन जिना त मांगतच होता, तो विषयच नाई. अरे भाऊ, हा ह्या भारतात इचार करा का जो माणूस एकोणीशे ठीकेय? जो माणूस एकोणीशे वीस ले म्हणते, आबे कवी मोहम्मद इकबाल, कवी मोहम्मद इकबाल म्हणते अन तो माणूस एकोणीशे तीस ले म्हणते,

स्वतंत्र राष्ट्र असावं. अन त्याच नाव पाकिस्तान राहीन. असय काम, यांनी पुस्तकात लिहिलं. ठीकेय? मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र राहीन. म त्याची मागणी करणारा मात्र तो माणूस व्हय,

आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्यांकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधी स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली पहिल्यांमधिल निरक्षरता दूर करणे त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरण निश्चित करण्यात आली वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना सामान वाटा हुंडा प्रतिबंधक कायदा लैगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्वपूर्ण तरतूदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील सुरुवातीपासूनच कमी आहे जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला भारतातही या दृष्टीने बदल होत आहे

तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पन्नास टक्के पर्यंत वाढवण्यात आले आहे महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला राज्यांमध्येही राज्य महिला आयोग आहे घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्वाचे पाऊल आहे स्त्रीची प्रतिष्ठा आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला त्यातील समावेशन inclusion अधिक अर्थपूर्ण केले करून पहा लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व अनुक्रमांक वर्ष महिला खासदारांची संख्या महिला खासदारांची टक्केवारी वरील तक्ता काळजीपूर्वक वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा सर्वात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या निवडणुकीत आढळते उत्तर एकोणीशे सत्त्याहत्तरच्या निवडणुकीत

दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महिला खासदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे सहासष्ट एवढी आढळते तक्त्यातील माहितीच्या आधारे

तक्त्यातील माहितीच्या आधारे लोकसभा निवडणुकीतील महिला खासदार एकोणीशे एक्कावन्न ते दोन हजार चौदा यांचा स्तंभालेख म्हणजे barchat खालील परिमाणे आहे तुम्हाला काय वाटते सार्वजनिक जीवनातील महिलांची दृश्यमानता visibility कमीच राहिलेली आहे कुटुंबरचना सामाजिक परिसर आथिर्कक्षेत्र आणि राजकीय अवकाश अधिकाधिक खुले होत गेल्यास महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील होऊन एकूण राज्यकारभाराला वेगळी दिशा देण्याची संधी मिळेल यासाठी प्रातिनिधिक संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे उत्तर अनेक रूढी व परंपरांनी महिलावर विविध बंधने लागू होतील त्यांचे कार्यक्षेत्र घरापुरते मर्यादित केलेले होते त्यामुळे निरक्षरता घरगुती हिंसाचार अप्रतिष्ठा इत्यादी सर्व प्रकारचे अन्य महिलांवर होते हा अन्याय दूर होण्यासाठी देशातील सर्व प्रातिनिधिक संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे असे मला वाटले कुटुंब रचना सामाजिक परिसर आर्थिक व राजकीय अशी क्षेत्रे महिलांसाठी खुली झाली पाहिजेत या सर्व संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत महिला सहभागी झाल्या तर त्या या संस्थांना नवीन दिशा देऊ शकतील त्यामुळे महिलांच्या कार्यक्षमतेस वाव मिळेल त्यांच्यावरील अन्याय दूर होईल व त्यांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान वाढण्यास मदत होईल असे मला वाटते न्यायालयाची भूमिका लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या उद्दिष्ठाच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिकाहि खूप महत्वाची आहे न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्ठ्ये आणि संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ या साठी संविधानातील मूलभूत चौकट संविधान प्रवाही असते एखाद्या जिवंत दस्तावेजांप्रमाणे leading document त्याचे स्वरूप असते परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला या तिच्या अधिकारालावरील मर्यादांची जाणीव करून दिली

हे हि जाणून घ्या संविधानाच्या मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदींचा समावेश होतो शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप संविधानाचे संघ राज्यात्म्क स्वरूप देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन देशाचे सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता महत्वपूर्ण न्यायालये निर्णय संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालायने अनेक निर्णय दिले आहेत

व्यक्ती स्वातंत्र्य आदिवासींचे सक्षमीकरण यांसारख्या विषयांचा समावेश करता येईल न्यायालयाच्या या विषयावरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे समजून घ्या काही महत्वाचे आहे लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते त्यासाठी पुढील वैशिष्ठ्यांचा समावेश आवश्यक असतो सुशाशनाची हि वैशिष्ठ्ये लोकशाही आणण्यासाठी काय करावे लागेल उत्तरदायित्व किंवा जबाबदारी जाणणाऱ्या सरकार आणि प्रभावी आणि कार्यक्षम सरकार प्रतिसादात्मक सरकार पारदर्शी सरकार न्याय व सर्वसमावेशक विकास शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काही वर्षात मागील विषयांवर काय निर्णय दिले आहेत हे शोधा व त्यावर चर्चा करा भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल त्याचा आपण इथे आढावा घेतला अर्थात भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत

हा busy तर नाही ना? अह नाही नाही बोला. हा नाही मला थोडस विचारायचं होत तुम्हाला.

ठीक आहे नाही मला विचारायचं असं होत कि , आता हल्ली ते बारावीचे result लागले ना. तर आता तेच लहान बहिणीच्या admission च एक करायचं होत मला बघायचं होत कि आता तिला बारावीमध्ये काय अह पंच्याहत्तर percent आलेले आहे, तर काय college मध्ये घेता येईल? शिक्षण घेता येईल आता तीच तर कस science होत ना तर म्हणत तर आहे कि तिला BCA करायचंय BCA करायचंय पण मी म्हंटल कि थांब आता BCA करण्यापेक्षा काय आपल्याला other options आहे तर, म्हंटल चला तुम्हाला विचारून बघतो तुमचं तुम्ही pharmacy pharma मध्ये आहेत ना? Hello. हा माझं D farm झालेलं आहे आणि B farm hello.

आणि B farm चालू आहे सध्या म्हणजे B farm पण होईलच final year ला आहे आत्ता.

अह माझ्या लहान बहिणीचं ना science च होत , तर तिला काय अह seventy-four point eight percent आलेले आहे. तर आता पुढे मी माझं तर असं होत विचार कि अह तिला आता medical line ला च पाठवायचं. अह B farm किंवा B farm साठीच तर पण तीच असं म्हणणं आहे कि थोडं BCA करायचं तर मी म्हंटल चला, एवढं माहित नाही pharmacy च्या म्हणजे medical line बद्दल एवढं म्हंटल चला काय colleges आहे काय process आहे कस काय आपण त्याला apply करू शकतो म्हणून मी तुम्हाला call केला कि चला तुम्हाला विचारतो कि काय कशी काय अह म्हणजे त्याची process असते करून? तर थोडं मला सांगाल का अह काय करावं लागत कस काय असत? हा जर तिला आता, हा हा हा तर ह्यांच्यामध्ये कस pharmacy मध्ये एक D farm म्हणजे diploma in pharmacy असत जे कि दोन वर्षाचा course आहे आणि D farm हा, Degree level चा course आहे कि जो चार वर्षाचा आहे, जर तिला आता अह B farm साठी कस आपल्याला CET

मग जर diploma ला बारावीला तिला जर चांगले marks असतील मग तिथे PCB किंवा PCM दोनपैकी एक group चे combine marks केले जातात आणि त्याच्यावरती ते admission होतात. त्याच्यावरती merit list लागतात आणि B farm चा कस CET लागते तिथे CET ला जर चांगले percent पडले तर तुम्ही B farm ला घेऊ शकता direct. पण बाबा तिने CET दिली आणि CET ला नाही चांगले percent आले तर मग D farm ठीक आहे D farm ला तिला जर बारावीला चांगले marks असतील तर तिचा group अह जर चांगला बनत असेल तर, D farm ला तिला एक चांगलं college मिळून जाईल बारावीच्या ह्याच्यावरती मग D farm झाल्यानंतर ती B farm करू शकते नंतर पुढे असं कि diploma वाल्याना ज्यांचं ज्यांचं D farm झालं आहे. त्यांना direct second year ला admission भेटत म्हणजे degree च्या second year ला admission घेऊ शकतो आपण. अच्छा आणि मग अह याची colleges काय? कस म्हणजे कसे काय college निवडायचे असतात? आता ते तुमच्यावरती depend करते कि तुम्हाला अह आता पुण्यामध्ये घ्यायचंय कि बाकी कुठे अहमदनगर, झालं किंवा मग नाशिक अं इकडे तुम्हाला ज्या area त घ्यायचंय मग तिथे, तुम्ही बघू शकता त्या त्या area त जे लोक रहातात किंवा जे तुमचे friends असतील तिथे college ला त्यांना विचारून तुम्ही करू शकता मी पुण्यामध्ये शिकते so मग मी तुम्हाला पुण्यामध्ये सांगू शकते. कि कोणते colleges आहेत चांगले. आणि merits पण कोण कोणते high असत.

Main पुण्यामध्ये झालं तर एक अह एक पूना कॉलेज ऑफ फार्मसी कि जो semi government college आहे. government college pharmacy चे खूप कमी आहेत. चार आहेत government त्यात, पुण्यामध्ये एक semi government आहे पूना कॉलेज ऑफ फार्मसी नंतर मग जे डी वाय पाटील वैगरे आले डी वाय पाटील चे दोन college आहेत एक पिंपरी ला आहे आणि एक आकुर्डी ला आहे. नंतर मग सिंहगड च्या चार branches आहेत एक लोणावळ्याला आहे एक इथे वडगाव ला आहे एक नर्हे मध्ये आणि एक कोंढव्याला आहे. अह मग हे पण colleges चांगले आहेत. अह त्यांना पुणे university आहे आणि JSPM च पण ठीक आहे JSPM च्या पण branches आहेत एक वाघोलीला आहे. एक हडपसरला आहे अह अजून नऱ्हे मध्ये पण आहे. आणि अह मग अजून हा तर AISSM एक आहे college शिवाजीनगर इकडे ते एक top colleges मध्ये येत. जे top ten colleges मध्ये मी आता तुम्हाला सांगितली हि colleges आहेत. अच्छा तर हे सगळे colleges आपण CET वर CET दिल्यानंतर आपला score आला. कि मग merit list लागते आणि ह्या colleges मध्ये जे जे काही seats available आहे म्हणजे किती आहे त्या seats available त्या हिशोबाने ते merit list होत. अह आपल्याला काही देतात का choice देतात का कि तुम्हाला कोणते colleges निवडता येईल किंवा काय करता येईल कि direct merit list च्या हिशोबाने ते admission देऊन टाकतात. अह आपल्याला choice असत ना आपण जर form भरतो जेव्हा college टाकायची वेळ येते तेव्हा जे आपल्याला college आवडतात आपले marks पण चांगलेत मग आपण ज्याला आपली इच्छा आहे घ्यायची ते first

First ten colleges आपली favorite टाकायची नंतर मग टाकायचे जवळचे आसपास चे. मग जर पहिल्या ten मध्ये नाहीच लागलं तुम्हाला दुसरं college भेटून जाणार choice नसते इथे ते merit वर depend असत आता. तुमचं marks जर खूपच छान असतील चांगले असतील तर तुम्हाला पहिल्या, तुम्ही टाकलेल्या पहिलं दोन तीन college मध्ये पण भेटून जात असं. अच्छा, तर ह्या सगळ्या college मध्ये hostel facility पण असते का कि आपल्याला मग बाहेर रहावं लागत? कस काय? Hostel facility पण असतात ते depend करतात कि तुम्हाला बाहेर रहायचं कि hostel ला रहायचं? अच्छा मग hostel च वातावरण कस असत मग या college म्हणजे तुमचं काय तुम्हाला काय वाटत कस असत वातावरण? अह ठीक असतात जे काही पहिल्यांदाच hostel ला रहायला येतात कि बाबा ह्याच्या आधी कधी elhost ला राहिले नाही त्यांना जरा इथे अह रुळायला वैगरे वेळ जातो. तरी सगळ्या परिस्थिती accept व्हायला पण वेळ जातो. आणि ज्यांना सवय आहे कि बाबा ते आधी eleventh twelfth ला hostel ला राहिलेत त्यांना एवढं काही वाटत नाही त्यांच्या साठी काय नवीन नसत ते.

एकदा सवय झाली कि मग ते होऊन जात. नाही तेच म्हंटल म्हणजे ती काय पहिल्यांदाच hostel ला. अह ती काय पहिल्यांदाच चाललीये ना अह म्हणजे जर बाहेर hostel च्या life ला पहिल्यांदाच experience करेल कारण कि अकरावी बारावीत तर आपण ती घरीच होती. म्हणलं hostel वर कस असतंय काय असतंय बाबा म्हणलं विचारून घेऊया. तिची इच्छा आहे कि बाबा मला BCA मध्ये जायचंय BCA चे colleges बघा काय कारण कि BCA ला पण entrance लागत, मी पण थोडस BCA च माझ्या अह side ने पण थोडंसं बघितलं होतं. त्या प्रत्येक colleges ची आपली एक एक entrance आहे तिथे. आणि तिथे पण fees आहे म्हणजे. जवळपास आहे जवळपास जाईलच एवढी जाईल. तो तुम्हाला किती fees पडली म्हणजे एका वर्षाला?

आता ते college वर depend असतं. मला असं government च्या merit list मधून college भेटलेलं होतं. आणि त्यात पण कसं असतं अं seats असतात open च्या, other cast च्या.

मग मी cast मधून होते त्यामुळे मला एक ten percent जर college ची fee एक लाख असतील तर त्याचा ten percent म्हणजे ten ten thousand मला fees पडायची. आणि जी काही बाकीची fee आहे ती,

आता college ची fee दीड लाख असल मग दीड लाखच्या ten percent fifteen, sixteen thousand असं असतं.